हा एक टेकडी वरचा फोटो आहे तिकडे टेकडी वरती दोन पवन चक्की आहेत खाली इकडे थोडी फार घर आहेत.

साइड ला एक झाडं आहे आकाश दिसत आहे वरुन साइड ला हिरवगार गवत वैगेरे सगळे काही उभारलेल आहे साइड ला एक--

इंदिरा गांधी सीडी स्टुडिओ भरपूर सारे दुकान आहे तिथे आणि अंधारात काढलेली ही इमेज आहे.

शेतामद्धे काही गवत उगवलेल आहे आणि गवतावरती दव पूर्ण पसरलेल आहे आणि धुक भरपूर पसरलेलं आहे आणि दोन तीन झाडे दिसत आहेत ग्रीन कलर ची आणि पलीकडे एक डोंगर दिसत आहे.